लॅटेक्स ओन विंडोज यूझिंग टेक्सवर्क्स ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे
ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकाल मिकटेक्स डाऊनलोड आणि इंस्टॉल करणे टेक्सवर्क्स वापरून मूलभूत लॅटेक्स डॉक्युमेंट्स लिहिणे न सापडणारी पॅकेजेस डाऊनलोड करण्यासाठी मिकटेक्स कॉन्फिगर करणे
हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी विंडोज7 ऑपरेटिंग सिस्टम आणि मिकटेक्स29 वापरत आहे
आपण आता टेक्सवर्क्स ची ठळक वैशिष्ट्ये पाहू या
ते स्वतंत्र व्यासपीठ आहे तो एम्बेडेड पीडीएफ रिडर आहे ते भारतीय भाषा टाईपसेटिंगला सहाय्य करते
आपण टेक्सवर्क्स सुरू करण्यापूर्वी आपल्याला मिकटेक्स इंस्टॉल करावे लागेल
मिकटेक्स ही एक विंडोजसाठी टेक्स किंवा लॅटेक्स ची आणि संबंधित कार्यक्रमाची एक आधुनिक अंमलबजावणी आहे
विंडोजवर लॅटेक्स मध्ये प्राथमिक दस्ताऐवज डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी आवश्यक असणार्या पॅकेजेसचा त्यामध्ये समावेश आहे
शिवाय टेक्सवर्क्स हे मिकटेक्स इंस्टॉलेशनसोबत उपलब्ध असलेले मुलभूत एडीटर आहे
wwwmiktexorg संकेतस्थळावर जा
मिकटेक्स इंस्टॉलरसाठी शिफारस केलेल्या लिंकवर डाऊनलोडसाठी क्लिक करा
हे मिकटेक्स इंस्टॉलर डाऊनलोड करेल
डाऊनलोड करून आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करा
ती सुमारे 154 मेगा बाइट इतकी मोठी फाईल आहे
त्यामुळे ती डाऊनलोड करण्यासाठी काही वेळ लागेल
मी आधीच ही फाईल डाऊनलोड केलेली आहे
ती इथे आहे
इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी ह्या फाईलवर दोनदा क्लिक करा
चेक बॉक्स तपासा आणि नेक्स्ट वर क्लिक करा
सर्व मुलभूत पर्याय निवडा
इन्स्टलेशनसाठी जवळपास ५ ते १० मिनिटे लागतील
मी आधीच माझ्या संगणकावर मिकटेक्स इंस्टॉल केले आहे
त्यामुळे मी इन्स्टॉलेशन चालू करणार नाही
मिकटेक्स आपल्या संगणकावर यशस्वीरीत्या इन्स्टॉल केल्यानंतर मिकटेक्स सोबत असलेले टेक्सवर्क्स एडीटर कसे वापरायचे ते पाहूया
विंडोज स्टार्ट बटणावर क्लिक करा
ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा
मिकटेक्स29 वर क्लिक करा टेक्सवर्क्स वर क्लिक करा टेक्सवर्क्स एडीटर उघडेल
आधीच उपलब्ध असलेले लॅटेक्स डॉक्युमेंट उघडा
मी फाईलवर क्लिक करून नंतर ओपन वर क्लिक करेन आणि डिरेक्टरी निवडेन
मग मी फाईल helloटेक्स उघडेन
आपण ह्या फाईलमध्ये लिखित मजकूर रंगीत आहे पाहू शकता
ह्याला सिंटॅक्स हायलायटींग असे म्हणतात
हे लॅटेक्स वाक्यरचना आणि वापरकर्त्याची सामग्री ह्या दरम्यान फरक करण्यासाठी वापरकर्त्यास मदत करते
लॅटेक्स वाक्यरचना ठळक होत नसेल तर खालील प्रमाणे करा टेक्सवर्क्स विंडोमध्ये मेनू बारवर उपलब्ध असलेल्या फॉरमेट बटणावर क्लिक करा
वाक्यरचना रंगीत निवडा आणि नंतर लॅटेक्स वर क्लिक करा
प्रत्येक वेळेस आपण तयार केलेल्या लॅटेक्स डॉक्युमेंटमध्ये टेक्सवर्क्स च्या सहाय्याने वाक्यरचना ठळक करू इच्छित असल्यास खालीलप्रमाणे करू या
मेनू बारवर एडीटवर क्लिक करा नंतर प्रिफरेंसेसवर क्लिक करा एडीटर टॅबमध्ये ड्रॉपडाऊन बटणावर क्लिक करा जे वाक्यरचना रंगीत करण्यासाठी पर्याय देते
लॅटेक्स निवडा आणि नंतर ओक वर क्लिक करा
अशा प्रकारे भविष्यात निर्माण होणार्या सर्व डॉक्युमेंट्सना वाक्यरचना ठळक होणे लागू केले जाईल
आता आपण आपले लॅटेक्स दस्ताऐवज कंपाईल करण्यासाठी तयार आहोत
कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि टीटी कीज एकत्र दाबा
एकदा का कागदपत्रांची रचना अचूकपणे तयार झाली की पीडीएफ डॉक्युमेंट उघडेल
हे पीडीएफ रिडर या टेक्सवर्क्स सोबत येते हे लक्षात ठेवा
हे संकलित पीडीएफ डॉक्युमेंट प्रदर्शित करण्यासाठी टेक्सवर्क्स वापरलेले मूलभूत पीडीएफ रिडर आहे
आता आपण एक बीमर डॉक्युमेंट कंपाईल करू
आपण इन्स्टॉल केलेल्या मिकटेक्स सेटअपमध्ये मुळात बीमर पॅकेजेसचा समावेश केलेला नाही
ह्याचा अर्थ असा की आपल्याला काही स्रोतांपासून डाऊनलोड करून आपल्या सध्याच्या मिकटेक्स डिस्ट्रिब्युशनमध्ये जोडावे लागेल
उपलब्ध नसलेल्या पॅकेजला इंस्टॉल करण्याचे दोन मार्ग आहेत
एक मार्ग म्हणजे आपण लॅटेक्स डॉक्युमेंट कंपाईल करत असतानाच ते इंस्टॉल करणे मिकटेक्स डिस्ट्रिब्युशनमध्ये उपलब्ध नसलेले पॅकेजेस ह्या लॅटेक्स दस्तऐवज मध्ये विशेषतः आवश्यक आहेत
मिकटेक्स चे मॅनेजर पॅकेज स्वहस्ते निवडून इंस्टॉल करणे हा दूसरा मार्ग आहे
चला आता आपण पहिली पद्धत पाहूया
आपण लॅटेक्स डॉक्युमेंट उघडून कंपाईल करू ज्यासाठी मिकटेक्स पॅकेज इंटरनेटवरून इंस्टॉल करणे आवश्यक आहे
प्रथम टेक्सवर्क्स एडीटर बंद करा
हे आवश्यक आहे की आपण टेक्स फाइल अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडावे
स्टार्ट बटणावर क्लिक करा
यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा
मिकटेक्स29 वर क्लिक करा टेक्सवर्क्स वर राईट क्लिक करा आणि रन एएस एडमिनिस्ट्रेटर निवडा
हे टेक्सवर्क्स एडीटर अडमिनिस्ट्रेटर परवानगीसह उघडेल
आता फाईलवर क्लिक करा
मग ओपन वर क्लिक करा beamerटेक्स फाईल निवडा
कंपायलेशन सुरू करण्यासाठी CTRL आणि टीटी किज् एकत्र दाबा
पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल
ते मिसींग पॅकेज beamerसीएलएस इंस्टॉल करण्यास सूचित करेल
ह्या डायलॉग बॉक्सवरील चेंज बटणावर क्लिक करा
चेंज पॅकेज रेपॉजिटरी डायलॉग बॉक्स उघडेल
पॅकेजेस इंटरनेट वरून इंस्टॉल करा हा पर्याय निवडा
कनेक्शन सेटिंग्जवर क्लिक करा
हे प्रॉक्सी सेटिंग्ज कॉन्फिगर करण्याची सूचना करेल
जर आपण प्रॉक्सी नेटवर्कवर नसाल तर युज प्रॉक्सी सर्व्हर चेकबॉक्स अनचेक सोडा
मी एका प्रॉक्सी नेटवर्क वर आहे मी चेकबॉक्सवर क्लिक करून पर्याय सक्षम करते
मी प्रॉक्सी अॅड्रेस एंटर करते
मी प्रॉक्सी पोर्ट क्रमांक एंटर करते
मी संबंधित चेकबॉक्सवर क्लिक करून आवश्यक पर्याय ऑथेंटिकेशन सक्षम करते
ओके वर क्लिक करा
आणि नंतर नेक्स्टवर क्लिक करा ते मला प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड विचारेल
मी माहिती दाखल करते आणि ओक वर क्लिक करते
ते विविध रिमोट पॅकेज रेपॉजिटरीज् यादी दर्शवेल
सूचीमधून एक निवडा आणि फिनिश वर क्लिक करा
इन्स्टॉल वर क्लिक करा
ते beamerसीएलएस पॅकेज इंस्टॉल करेल
पुन्हा एकदा पॅकेज इंस्टॉलेशन डायलॉग बॉक्स उघडेल
ती मिसींग पॅकेज pgfcoreस्टाय इंस्टॉल करण्यास सूचित करेल
आपण नेहमी पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी हा डायलॉग दाखवा हा पर्याय अनचेक करू शकता
आपण असे केल्यास मिसींग पॅकेज आढळल्यास मिकटेक्स पुन्हा प्रॉमप्ट करणार नाही
इन्स्टॉल वर क्लिक करा
आणखी न सापडणारी पॅकेजेस असतील तर आता तो आपली परवानगी न विचारता आपोआप इंस्टॉल करेल
इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर तो कंपाइलेशन समाप्त करेल व पीडीएफ आऊटपुट उघडेल
आपण पाहू शकतो की आपण बीमर डॉक्युमेंट यशस्वीरित्या कम्पाइल केलेले आहे
आता आपण मिसींग पॅकेजेस इन्स्टॉलेशन करण्याची दुसरी पद्धत पाहू
विंडोज स्टार्ट बटण क्लिक करा
यानंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा
मिकटेक्स29 वर क्लिक करा मेंटेनेंस अॅडमिन वर क्लिक करा अॅडमिन पॅकेज मॅनेजर अॅडमिन वर क्लिक करा अॅडमिन तो उपलब्ध असलेल्या विविध पॅकेजेसची सूची दर्शवेल आता या यादीवर एक लक्ष टाकू
या यादीत सहा रकाने आहेत
ते आहेत नाव वर्ग आकार पॅकेज तारीख इंस्टॉलेशन केल्याची तारीख आणि शीर्षक
इंस्टॉलेशन केल्याची तारीख हा कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे
ज्या पॅकेजसाठी हा कॉलम रिकामा आहे ते दर्शविते की ते पॅकेजेस इंस्टॉल केलेले नाहीत
चला आता एक विशिष्ट पॅकेज इन्स्टॉल कसे करावे ते पाहू
उदाहरणार्थ मी पॅकेज एबीसी निवडते
लक्षात घ्या मी पॅकेज निवडताक्षणीच वरच्या डाव्या बाजूला अधिकचे बटण कार्यान्वित झाले
अधिकचे बटण इंस्टॉल बटण आहे
प्लस बटणावर क्लिक करा
एक विंडो उघडेल जी आपण इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल करण्यासाठी निवडलेल्या पॅकेजची यादी दाखवेल
प्रोसीड क्लिक करा
मी एक प्रॉक्सी नेटवर्क कनेक्शन कॉन्फिगर केल्यामुळे तो प्रॉक्सी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डकरीता विनंती करतो
मी वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड टाईप करते
ओक वर क्लिक करा एक विंडो उघडेल जी इंस्टॉलेशनसाठी निवडलेल्या पॅकेजच्या डाऊनलोडींगची प्रगती दर्शवेल
कदाचित असे होऊ शकते की आपण डाऊनलोड करत असलेले पॅकेज रीमोट सर्वरच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे डाऊनलोड होणार नाही
त्या परिस्थितीत पॅकेज रेपॉजिटरी बदला आणि पुन्हा प्रयत्न करा
आपण पाहू शकतो की आपण निवडलेल्या पॅकेजचे इंस्टॉलेशन पूर्ण झाले आहे
क्लोज क्लिक करा
पॅकेजची यादी रीफ्रेश होईल
आपल्या लक्षात येईल की एबीसी पॅकेजच्या इंस्टॉलेशन कॉलममध्ये 11 सप्टेंबर 2013 दिसेल
येथे लॅटेक्स ओन विंडोज यूझिंग टेक्सवर्क्स वरील ट्युटोरिअल पूर्ण होते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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorg nmeict इंट्रो ह्या ट्युटोरियलचे भाषांतर पुरुशोतम यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद